पाईप उभे केलेत त्याच्या नंतर तिकडे मागे एक चा एक झुला लावलेला आहे.

मूर्ती चा व्हाइट कलर आहे त्याच्या नंतर त्यांच्या फेट्या चा सी अ गोल्डन कलर आहे त्यांच्या बाजूला देविदेवतांच्या अजून विविध प्रकारच्या मुर्त्या आहेत छोट्या छोट्या त्याच्या नंतर तेथे एक एलेफनट आहे.

कपडे टाकलेले आहेत त्याच्या नंतर वर सीलिंग ला एक फॅन आहे फॅन च्या बाजूला तीन एल.ई.डी. लावलेले आहेत.

ती रेड कलर ची बस आहे ती ट्रॅव्हलिंग ला जात आहे.

तलावाच्या बाजूला काही कटयांची झाड झुडप आहेत बऱ्याच प्रमाणात सम तलावाच्या बाजूला एक छोटा डोंगर आहे.

बऱ्याच प्रमाणात स्वीटस आहेत त्याच्यानंतर मागे एक स्वीट सेलर सुद्धा आहे त्याच्या नंतर वर सीलिंग आहे सीलिंग ला दोन पंखे आणि भरपूर प्रमाणात एल.ई.डी लावलेल्या आहेत.

छान प्रमाणात स्टेचू आहे त्याच्यानंतर समोर एक खूप प्रकारात झाडं --

ए.टी.एम मध्ये जाताना एक चेअर ठेवलेली आहे. ए.टी.एम मध्ये जाण्यासाठी--

टेबल वर खूप प्रमाणात नोटबुक ठेवलेल्या दिसता हेत त्याच्यानंतर तिथं बिसलरी च्या सुद्धा बॉटल आहेत.